आणि सोशल मीडिया म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य म्हणजे भागच बनला आहे.

हो आणि सोशल मीडिया वापरण्याबाबतीत सकारात्मक आणि वाप नकारात्मक स्वभावाची वस्तू आहे हि श्रेणी लक्षात गेली पाहिजे. गेली पाहिजे लोकांना. हो आणि दैनंदिन जीवनात म्हणजे आपल्या आपला क अधिक अधिकतर वेळ अह आपण म्हणजे सोशल मीडियामधेच घालवतोय. परंतु अगदी या याविरुद्ध आधी अशी व्यक्ती आपल्याला आढळून येतील ज्यांना सोशल मीडिया म्हणजे, काही माहित पण नसेल आणि हि संकल्पनाच म्हणजे त्यांच्यासाठी नवीन असेल म्हणून या म्हणून मी सोशल मीडियाबद्दल म्हणजे माहिती पाहणार. जसं की मी सोशल मीडिया म्हणजे काय? जगातील सोशल मीडिया साइट कोणती होती? जगात सर्वाधिक कोणत्या म्हणजे सोशल मीडिया पण आहेत? साइटचा वापर केला जातो आणि सोशल मीडियाचे फायदे पण कोणते आहेत? हे पण इतर सगळं आपल्याला माहितीच होणार आहे. आणि गरीब लोकं पण आता खूपसारे त्यांना पण नाही माहित सोशल मीडिया ते पण जास्ती वापर नाही करत.

अह स्व स्वनिर्मित क कंटेण्टला म्हणजे देवाणघेवाण करण्याची सुविधा पण प्रदान करते. आणि इंटरनेटचे नाते नाट्य या नाट्यमय विस्तारामुळे डिजिटल मीडिया किंवा डिजिटल अह वक्तृत्वाचा उपयोग संस्कृतीच्या पतनी पतनी करण्यात करण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो. हां इंटरनेटवर विविध प्रकारचे सोशल मीडिया उपलब्ध आहेत. यांद्वारे वापर करता म्हणजे पि अह पिक्चर व्हिडिओ, सॉंग्स यांचे अह अन अदान आदानप्रदान अगदी असं जे सहजरित्या करू शकतो हे. यूजर इंटरनेटवर आधारित तंत्र तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजेच मोबाईल, टॅबलेट आणि संगणक अशा अशा यंत्रांचा वापर करून सोशल मीडिया द्वारे प्रदान केलेल्या सेवा सेवांचा आस्वाद अगदी सहज रित्या घेऊ शकतो.

हां. सध्या अमेरिका आणि युरोपीय देश सोशल मीडिया वापरण्यात आघाडीवर असतानाच म्हणजे भारत, इंडोनेशिया हे हे आशिया आशियाई देश देखील अह देखील, या या या यादीत मी स्वतःचे नाव सामील करण्यात निदर्शनास ये येत आहे. आणि आज संपूर्ण जगातील जगात तीन तीन अब्ज पेक्षाही अधिक लोक सोशल मीडिया अह वापरत आहेत आणि तसेच,

हो खूपच वाढत आहे आणि लोकं वापर खूप आता स्टुडंट्स पण वापरत नाही ना. काही बुकबिक बुकंबिकं पण ऑनलाईन असते. आता इंजिनिअरिंगची बुकं पण डाउनलोड करते लोकं. स्टुडंट्स. हो ते पण आहे आणि सिक्स सिक्स सिक्स डिग्री डॉटकॉम हि म्हणजे जगातील पहिली पहिली सोशल मीडिया वेबसाईट होती. सिक्स सिक्स डिग्रीज म्हणजे हि हि स्पेशल मीडिया साइट म्हणजे अँड्रा, अह एंड्रयू म्हणजे वेनरिच यांनी म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव मधे तयार केली होती.

हां. सिक्स सिक्स डिग्रीज डॉटकॉम या या कंपनीत म्हणजे एकूण शंभर पेक्षा अधिक लोक अह लोकं काम करत होते आणि एकशे नव्याण्णव साली सिक्स डिग्री डॉटकॉम ला म्हणजे युथ युथ स्ट्रीम मीडिया नेटवर्क ने एकशे पंचवीस, मिलियनने डॉलर मध्ये विकत घेतले होते. आणि विकत घेतल्याच्या एक एका वर्षानंतर म्हणजेच दोन हजार साली अह की म्हणजे कंपनी हि म्हणजे काही कारणास्तव बंद झाली, त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा कंपनी उभारण्यात आली आणि आजही कंपनी कार्यरत आहे. आणि या सोशल मीडिया मेसेजिंग ऍप खाली प्लॅटफॉर्म जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या साइट काय आहेत? दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला च चौन चौपन्न प्रतिशत वापर करण्यातलेच चॅट आणि मेसेजिंग ऍप खाली,

माहिती पण पा म्हणजे असं संपूर्ण जगात सर्वाधिक वापरले जातात. जसं फेसबुक आहे. फेसबुक हे संपूर्ण जगात लोकप्रिय लोकप्रिय असे सोशल मीडिया मीडिया साईट आहे. फेसबुकला म्हणजे सर्वाधिक लोकप्रियता अमेरिक अमेरिकेत आहे. फेसबुक मध्ये स्वतःचे खाते खोलणे अगदी मोफत असून, म्हणजे केवळ तेरा वर्षांपासून वयाने मोठी असलेली व्यक्तीच त्यामध्ये स्वतःचे खाते उघडू शकते. आपल्या म्हणजे जुन्या मित्र मित्र-मैत्रिणींशी गाठ घ गाठ घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, गाणे, फोटो शेअर करणे स साधारणतः अशी कामे आपण फेसबुक वरून पार पाडू शकतो. आणि फेसबुक ची सुरुवात दोन हजारच्या दोन हजार चारच्या सुमारास झाली असून मार्क, मार्क झुकर झुक्रबर्ग हे कंपनी हे कंपनी संस्थापक आहेत. आणि मार्क झ झुकरबर्ग यांनी फेसबुक ची सुरुवात त्यांच्या शालेय जीवनात केली होती, तेव्हा फेसबुक केवळ त्यांच्या अह कॉलेज कॉलेज पुरतीच मर्यादित होते, परंतु, अह फेसबुकची जी वाढती लोकप्रियता आहे पाहता त्यांनी फेसबुक सर्वांसाठी सर्वांसाठी खुले केले आणि फेसबुक वर कार्यरत राहण्यासाठी त्यांनी त्यांचे श शालेय शिक्षण देखील अर्धवट सोडले. आणि सुरुवातीला फेसबुकचे नाव, द द द द फेसबुक असे असे होते, नंतर कालां कालांतराचे म्हणजे नाव बदलून केवळ फेसबूक असे ठेवण्यात आले. आजच्या काळात फेसबुक मध्ये एकूण आ आठ हजार पेक्षा अधिक लोकं काम करत आहेत. फेसबुकचे सर्वात आश्चर्य जनक जनक म्हणजे अह फॅक्ट म्हणजे मार्क झुक अह झु झुकरबर्ग यांना म्हणजे एका आजारामुळे रंग पा रंग पा रंग पाहण्यास अडचण अडचण येते, त्यांना निळा रंग स्पष्ट,

मनोरंजनाचे साधन नसून म्हणजे हे अह अह अनेक अनेक लोक याचा वापर करत करून नि घरबसल्या लाखो लाखो रुपये पण कमवत आहेत, आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका फेसबुक ऍड्सची, आहे. आणि दिवसेंदिवस फेसबुक स्वतःमध्ये सुधारणा करत असल्यामुळे केवळ फेसबुकचा डाटा सुरक्षित होत नाही तर सोबतच विविध पैसे कमवण्याची संधी देखील निर्माण होत आहेत. सामाजिक सामाजिक प्लॅटफॉर्म आणि ऍप्स वर व्यक्ती दररोज किती वेळ घालवते हे लक्षात घेण्यासाठी वेळ संख्या हि पण मोजण्यामधे सोशल मीडियाच्या महत्त्व भूमिका बजावते ज्यामधे रेडिओ सोशल मीडिया हे, तसंच बोलणारं चित्र आहे टिकटॉक सिग्नल आणि क्लबहाउस सारखे नाव ऍप फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम आणि ट्विटर सारख्या रोजच्यामधे सोशल नेटवर्कच्या श्रेणी सहित झाले पण आहे. हां आणि युट्यूब म्हणजे यूट्यूब हे जग ज जगाचा प्रसिद्ध व्हिडिओ कंटेनर म्हणजे प्रोव्हायडेड करणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. युट्युब ची स्थापना चौदा फेब्रुवारी दोन हजार पाच मध्ये अह स्टीव्ह अह स्टीव्ह चेन, जावेद करीम आणि, अह चूड हेरली यांनी मिळून केली होती. आणि अह हे म्हणजे पेपाल मध्ये कार्यर कार्य करत होते, परंतु पेपाल कंपनी विकल्यामुळे या तिघांची नोकरी गेली होती आणि तिथूनच म्हणजे यूट्यूबच्या निर्मितीची, सुरुवात देखील झाली होती. सुरुवातीला युट्युबचे नाव अह ट्यून इन, हुक हूकप असे असे असून तेव्हा ही एक म्हणजे डे डे डेटिंग वेबसाईट होती. आणि मग अह त,

रूपांतर एका व्हिडिओ व्हिडिओ व्हिओ व्हिडिओ प्रोव्हायडींग प्लॅटफॉर्म मध्ये करण्यात आले आणि त्याला युट्युब असे नामकरण नामकरण अह देखील करण्यात आले. दोन हजार पाचला युट्युब सर्वांसाठी खुले करण्यात आले आणि, दोन हजार पाच मध्ये युट्युबला गुगलने विकत घेतले.

ते पण आहे आणि युट्युबवर आपल्याला कोणतापण व्हिडिओ भेटले ना जर आपल्याला काय अभ्यास करायचाय त्याचा पण व्हिडिओ भेटून जाते. खूपसारे युट्युबवर व्हिडिओ बनवलेले आहेत. कोणते हरएक टॉपिक वर भेटून जाते आपल्याला.

युट्यूब वर आपण न केवळ व्हिडीओ, पाहू शकतो, तर तयार पण करून अपलोड देखील करू शकतो. आणि युट्यूब वर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला त्यावर स्वतःचे खाते उघडावे लागत नाही, परंतु व्हिडिओ अपलोड करण्यासाठी स्वतःचे खाते असणे फार गरजेचे असते. हां आणि अजून युट्युब स्वतः व्हिडिओ व्हिडिओ त कन्टेन्ट तयार करत नसून ते म्हणजे क्रिएटरला व्हिडीओ व्हिडिओ व्हिडिओ तयार करण्याचे प्रोत्साहन देतात, आणि सो सोबतच पैसे देखील देत देते आणि जेव्हा आपण एखादा व्हिडिओ तयार करून, युट्युब वर अपलोड करत करतो, तेव्हा त्या व्हिडिओ वर म्हणजे गुगल द्वारे जाहिराती दाखवल्या जातात, ज्याचे क्रिएटरला म्हणजे मुबलक प्रमाणात पैसे पण मिळतात.

हां आणि अजून व्हाट्सअप पण आहे आणि हे अगदी म्हणजे वेगा वेगाने लोकप्रियता प्राप्त करणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. व्हाट्सअप चा म्हणजे अधिक तर वापर हा चॅटिंग द्वारे संवाद साधण्यासाठीच केला जातो. आणि संवाद साधण्यासाठी व्हाट्सअप, एक उत्तम आणि सुरक्षित माध्यम मानले जाते. न केवळ चॅटिंग तर व्हाट्सअप चा वापर करून आपण दोन पेक्षा अधिक लोकांसोबत एकाच वेळेस व्हिडीओ कॉलिंग देखील करू शकतो. व्हाट्सअप ची निर्मिती दोन हजार नऊ मध्ये, ब्रायन ॲक्टर व जेन व जेन कॉम यांनी केली होती. परंतु दोन हजार चौदा मध्ये फेसबुकचे मालक मार्क झुर यांनी व्हाट्सअप ला विकत घेतले, त्या त्या त्या त्याचमुळे म्हणजे,

हो ते पण आहे. व्हाट्सअप पण खूप करतो आपण मॅसेज करण्यासाठी. ग्रुप पण बनवू शकतो आपण व्हाट्सअपवर ग्रुप पण बनवतो. किती किती लोकांचा ग्रुप बनवू शकतो आपण. हां आणि व्हाट्सअप चालवणे अगदी मोफत आहे, केवळ आपल्याला मोबाईल नंबर जमा करून आपले व्हाट्सअप चे अकाउंट सुरू करायचे असते. नि व्हा व्हाट्सअपचे अह ग्राफिक युजर इंडी इंटरफॉर आणि हे म्हणजे यूजर फ्रें, युजर फ्रेंडली असल्यामुळे व्हाट्सअप चा वापर करणे अगदीच सोपे आहे. आणि दोन हजार अठरा मध्ये व्हाट्सअप चे बिझनेस व्हाट्सअप ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले. आणि बिझनेस व्हाट्सअप या द्वारे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना चा, म्हणजे चालना देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि जागतिक लोकसंख्येपैकी आज पंच टू पॉईंट फाईव्ह बिलियन पेक्षा अधिक लोकं व्हाट्सअप चा वापर करत आहेत. व्हाट्सअप मॅसेंजर ऍप आहे हे लोकं खूप लोकं वापरतात ते. हां आणि अजून इंस्टाग्राम हे इंस्टाग्राम हे ज जग जग जग जगप्रसिद्ध म्हणजे प पिक्चर शेअरिंग सोशल मीडिया साइट आहे. इंस्टाग्रामची निर्मिती दोन हजार दहाच्या दरम्यान ट्रिगर आणि अह केविन यांनी केली होती.

इंस्टाग्रामची प्रसिद्धी आणखी वाढली. आणि दोन हजार अकरा मध्ये इंस्टाग्राम चे अह नऊ नऊशे नऊ मिलियनपेक्षा अधिक यूजर होते, ज्यांची संख्या साहजिक साहजिकपणे आता वाढली असेलही. इंस्टाग्राम द्वारे, द्वारे न म्हणजे क केवळ मनोरंजन होते, तर याद्वारे अनेक लोकं घरबसल्या लाख लाख रुपयेपण देखील कमवत आहे. हो हो ते पण आहे. इंस्टाग्रामवर पण लोकं कमवतात रील्सवर. व्हिडीओजला क कोलॅब पण करतात लोकं दोन-दोन लोकं मिळून ते त्याच्यावर पैसे कमवतात. हां आणि जगातील एका एका एका देशात म्हणजे राहणारा व्यक्ती दुसऱ्या देशात अह राहणाऱ्या व्यक्ती सोबत न केवळ बोलू शकतो, तर त्या व्यक्तीला म्हणजे पाहू देखील शकतो, ज्यामुळे लोकांमधील अंतर खूपच कमी झाली आहे. केवळ, एक एकाच एकाच क्लिकवर आणि दूरवरच्या व्यक्ती सोबत संवाद साधावा हे सोशल मीडियामुळे पण शक्य झाले आहे. काही लोकं इंस्टाग्रामवर बिझनेस पण खोलते, पैसे पण कमवते. विकते पण आपले. आणि शॉप पण खोलते ऑनलाईन अकाउंट शॉपचे. हां त्याचे फायदे तर खूपच आहे. म्हणजे जगाच्या पा पाठीवर कोणताही कोणतीही म्हणजे चांगली अथवा वाईट गोष्ट घडली तरी त्या बद्दल पोस्ट सोशल मीडियावर वायरलपण होऊ शकते आणि अजून त्यांचे अह म्हणजे हे पण आहे तोटेपण आहे जसे सतत केवळ, मनो मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याने जीवनातील मौल्यवान वेळपण वाया जातो आणि एकदा निघून गेलेली वेळ ती कधीच परे परत येतपण नाही.

हां आणि सोशल मीडियाचा म्हणजे अधिकतर वापर आपण मोबाईलचा वरच करतो, आणि मोबाईलची जी टेक्नॉलॉजी आहे हि ही रेडिओ वर आधारित तंत्र तंत्र तंत्रज्ञानावर कार्य कर करते. मोबाईल किंवा टॅबलेट, टॅबलेटमध्ये रिसिवर आणि ट्रान्सलेटर लावलेला असतो ज्यातून अह वेव्हज निघत असतात आणि या वेव्हज हृदया हृदयासाठी घातक असल्याचे डॉक्टरांद्वारे सांगितले गेले आहे, त्यामुळेच म्हणजे मोबाईल किंवा सोशल मीडियाच्या, वापरामुळे म्हणजे हृदय कमजोर होण्याची शक्यतापण असते. हो मानसिकला पण त्रास होते कधी कधी. पण, डोळेपण खराब होते याच्यामुळे. आणि आपण घरी बसून बा बाहेर पण नाही जात कधीकधी घरी पण बसून राहून जाते. हां आणि सोशल मीडियावर येणारी माहिती खरी आहे की खोटी याची तपासणी न करताच, अनेक लोकं ही माहिती शेअर करतात ज्यामुळे खोटीपण अफवा पसरते. हां आणि सोशल मीडियामुळे सतत मोबाईल वापरल्याने डोळ्यांनापण त्रास होण्याची,

आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या वैयक्तिक जीवनाची माहिती सोशल मीडियावर शेअर करत आहे, जसे की आपण कोठे आहोत, कोणा सोबत आहोत काय करत आहोत इत्यादी, यामुळे चोरी अपहरण अशा गुन्ह्यांमध्ये वाढपण होताना दिसत आहे.

हां तसं पण म्हणजे सांभाळूनच थोडा वापर केला पाहिजे ना सोशल मीडियावर म्हणजे अह प्रायव्हेट अकाउंट ठेवावे. हो हो प्रायव्हेट अकाउंट ठेवा. जास्त वापर पण नाही करावा. हां आणि म्हणजे आज लोकं म्हणजे मनोरंजनासाठी TV ऐवजी सोशल मीडियाच निवडत आहे. TV चा पण कमी बिझनेस झालेला आहे. सोशल मीडियावर,

ऑनलाईन शॉपिंग पण करते लोकं ऑफलाईन कमी करून. लायनीमधे उभा राहायचा नाही पण मार्केट डाउन झालेलं आहे. बरं तू तू काय जास्त वापरते इंस्टाग्राम का फेसबुक? मी तर इंस्टाग्राम. हो मी पण इंस्टाग्रामच जास्त पण तेवढा पण नाही वापरत एवढा इंस्टाग्राम. हां आता सगळं ते कमीच करायला लागते ना. ठीक आहे मग चांगला वाटला गोष्टी करून. कॉल करतो मग तुला हो. आमच्यावर जात आहे प्राचीन काळामध्ये. आताला जे. ज्ञान देण्याची ताकद झाली ती कुठून आली? अथर्व वेदा सोये जुळतो, सांवळा असतो अशी सर्व वेदान्तची माहिती पश्चिम उपदेशाची माहिती आम्हाला त्यांना आणि रामायण म्हणजे. आम्हाला त्याच्यापेक्षा एकत्रित करून आमचे गुरु आम्हाला त्याच्यामुळे. मोठी परंपरा नाही तर अलीकडच्या काळामध्ये. आमचा लळा. कदाचित मला वाटतं किती शिक्षण परंपरामुळेच आज असा. चालेल किंवा वाईट असेल? त्याच्या बारकाईने लक्ष दिलं तर? शिक्षणाला किती महत्त्व दिले जाते? विदेशामध्ये किती दिली जाते आपल्या भारत देशामध्ये खेळली जाते. आताच्या काळामध्ये शिक्षण घेत आहे. त्या शिक्षण काहीच नव्हे तर याच्यापलीकडे कितीतरीजी. बँक असो की वेदिक गणित असो. याच्या किती तरी किती तरी वरच्या थरापर्यंत. शरणम. ग्यान आलेली आहे तर मला असे म्हणायचे आहे की जे भविष्यात भारतीय शिक्षण कसे असेल तर जे प्राचीन काळात होऊन गेले भारतीय शिक्षण ते भारता. बांकी काळात शिक्षणात आजी होतं. ज्या काळामध्ये शहरात जगाचे लक्ष आपल्या भारत देशाकडे होते कारण की भारत विश्वगुरू होता असे त्याकडे पाहिले जाते.

नवे काम आहे. उद्योजक आहे, शिक्षणाला चालना मिळत आहे. चांगल्या शिक्षणामुळे नोकरी मिळत आहे आणि जे नवीन त्याच्यामध्ये कला येत आहेत या कलांच्या गोष्टी आहेत या कला असल्याची. आणि. त्याला तरी कळले की साखर घातल्याशिवाय माणसाचं आयुष्य पूर्ण होणार नाही. पूर्ण झालेल्या आयुष्याला तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही शकता. आपल्या जीवनाला जसं की आपल्याची. काही काही. अमो रिजन आणि अनेक गोष्टी. चांगल्या भावना सम वाईट भावना नाही. परिस्थितीमध्ये चांगल्या.

त्यांची भारत. उपयोगात आणल्यावर.

शिक्षणाशी आहे अशी गोष्ट आहे जो भारताला एक. मध्ये नालंदा तक्षशिला अशी महाविद्यालये मोठमोठ्या विश्वविद्यालय. तरी नंबरवर होती तरी नंबरवर. भारत. आपल्याला आत्मनिर्भर बनायचे आणि पनीरवर स्वदेशी बनायचे आहे.

आपल्या भारताला आपल्या पुढे नेण्यामध्ये आपली सहभाग किती आहे तर सर्व प्रथम जो म्हणतात की भारताचं जर पुढचा जर. भविष्य बघायचं असेल. पाच ते वर्षांचा भविष्य बघत असेल तर तुम्ही त्या शाळेच्या देशातल्या भारताच्याच नव्हे तर कोणत्याही दिशेत जर आपल्याला पुढच्या भविष्यातल्या आपल्याला जर. भविष्यवाणी करायचे असेल तर त्याच शाळेत देशात त्या देशातल्या शाळेत जा आणि तिथल्या विद्यार्थ्यांची शाळेतल्या विद्यार्थ्यांशी भेट आणि त्याची विचारांची जोडली. पहा विचारांचे. त्याची उच्च स्टार पाहा ने त्याच्यावर तुम्ही देशाची पाचवी ठरवा. कारण आज आज आज मूलभूत शिक्षण घेत आहे. मूलभूत शिक्षणापासूनच मोठ्या मोठ्यामोठ्याचे मोठे याची. त्याची संकल्पना साथ देऊ शकते. यामुळे शिक्षण असल्यामुळे शिक्षणाला चालना मिळते आहे. भर पडल्यानंतर माणूस चांगलं बघायला लागतो बरे वाईट सगळे करायला लागते. हळूहळू माणूस आपल्या जीवन सुखमय कसा होईल याकडे लक्ष दिले जाते सध्याच्या. याचा विचार करू लागतो. माणसाला प्रत्येक जीवनाच्या वाटेवर जीवनाच्या प्रत्येक क्षणाला कळून जाते. पर्यंत शिक्षण परंपरेला एवढा मानला जातो. त्याच्यामध्ये टाकत पण तेवढीच आहे. जे भविष्यात असो किंवा मग भूतकाळ होऊन गेलेले कार्य असून ते सर्व शिक्षणामुळे आणि स्टार. सहावर गेलेली आहे. आज सुद्धा जो. मराठी माणूस असो तर सर्व सर्व व्यक्तीमध्ये शिक्षणाचे किती गोड आहे कारण त्यांना माहित आहे. शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि जे आपले पूर्वज असतो.

त्याला जोडधंदा म्हणून करू शकतो. शेती करू शकतो. शिक्षणामध्ये आता आजच्या काळामध्ये शिक्षणामध्ये एवढ्या उच्च स्तराच्या पदरी आल्या आहेत आणि एवढे योजनांचा उपयोग आहे. वगळा. चा लाभ झाला आहे तर विद्यार्थ्यांची सर्व विद्यार्थ्यांनी किंवा सर्व पालकांनासुद्धा माहीत असलं पाहिजे की शिक्षण घेणे हे आता सर्वांसाठी सोपे झाले आहे का? कट म्हणता येणार नाही. सर्व लोकांना आईना आणि सर्व वडीलधाऱ्या माणसांना शिक्षणाची गरज आहे. कारण त्याची फुकट म्हणता येईल. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून. तर तुम्ही ची भाकरी घ्या आणि चे पुस्तक घ्या ते. भाकर तुम्हाला जर जगण्यासाठी मदत करेल आणि. जगण्यासाठी मदत करेल आणि तुम्हाला जी असेल तर तुम्ही. चं आहे तर तू जीवन कसे जगायचे त्याची तुम्हाला चालना मिळेल म्हणून शिक्षणाचा, शिक्षणाचा एवढा मत उघडपणे सांगितले. भारतीय ज्ञानामध्ये शिक्षण आहे पण भविष्यात. आपण शिक्षणाचा लाभ भारताला जर वेगळ्या दृष्टीकोनातून भारताच्या शिक्षणाला वेगळ्या दृष्टीकोनातून जर पाहिला तर त्याचा अतिशय वेगळा पण. अर्थाकडे पाहिले तर भारतात. सोन्याचा धूर निघत होता म्हणजे भारतात.

आज शिक्षणासाठी भारतातील लोक बाहेर न जाता आपल्या भारतात या सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यांना कळले आहे. भारत हा महान देश आहे. भारत माता की जे भारत. Hello हे मोनिका काय करतेय तू? Hello प्रियंका, काहीनाही बसली होती विचार करते कि ह्या आठवड्याला कुठे जाऊ आणि काय plan करू? weekend येतोय ना? होना ना यार तुला bore नाही होत का? मी तर घरात बसून कंटाळली, आत्ताच Bore होतय म्हणूनच plan करतेय. ह्या आठवड्याला movie पाहायला चालातेका मग? अरे तू तर माझ्या मनातलाचं विचार केला. त्यासाठीचं मी तुला काल केलेला काय कुठ जायचं? काय करायचं? तर विचार आला movie बघून घेऊ. अच्छा मग कुठल्या सिनेमा घर मध्ये जायचं? आपल्याला घराच्या जवळ आहे त्याच्यात पाहुणा मग जवळ पण आहे. हो हो चालेलना, सध्या मला वाटत तिथे तानाजी लागली आहे. सर्वे लोक म्हणतात खूप छान movie आहे. हो त्याबद्दल तर मी पण ऐकलय, कि तानाजी movie खूप छान आहे त्याच्या माहिती TV show मध्ये पण दाखवलय. होना यार त्यापेक्षा आपण three D बघूना. हो three D चा मजा काहीतरी वेगळाच असतो. हो हो आणि असपण तुला कोणती movie आवडतात? अं Indian movie आवडतात का? hollywood आवडतात? मला दोघेही आवडतात. काही काहीवेळेस मला सिनेमा आवडतो, काही काही वेळेस मला आवडतो ते माझ्या mood वर असत कि मला कोणता picture पाहायचा. पण तू आता मला हे सांग, कि तानाजी च्या अलावा तिथ अजून कोणता कोणता picture लागला आहे?

एखादा hollywood picture तरी पाहू आपण त्याच्यात पण VFXshots एकदम भारी भारी असतात. तुला VFX आवडतो का? नाही मी अजून काही पाहिलं नाही. तुला horror movie आवडतात का? जर ती horror, comedy आणि comedy असली तर तर मला आवडतात नाहीतर मग मला movie आवडत नाही. ते तस माझ पण तसच आहे comedy पण पाहिजे आणि horror पण पाहिजे नुस्त fighting fighting मला bore होऊन जात त्याच्यात आणि horror horror पण bor होऊन जात. Horror मला का नाही आवडत, कारण कि त्याचात नुसता दुखभरी कहाण्या असतात आणि मला ते अजिबात आवडत नाही मला काहीतरी रोमांचक आणि interesting पहायला आवडत. Fighting झाल, romantic झाल, comedy झाल पण त्याच्यात मला दुखभरी कहाण्या नकोत. त्याच्यामुळे मला horror नाही आवडत तुला का नाही आवडत? तुला भिती वाटते का? नाही नाही मला भीती नाही वाटत, त्या horror movie बघून माझा mood sad होऊन जातो. त्याच्यामुळे मला ते बघायला नाही आवडत. Oh same pinch मग आता आपण ह्या ला तानाजी पाहायला जाऊ पण तू कोणते show पह कोणते कोणते time comfortable आहे पाहायला. रात्रीचा बघून आपण पहिले काय करू, संद्याकाळी निघू तिथल्या garden मध्ये फिरू. आपण आणि थोडा नाश्ता बिस्ता करू मग रात्रीची movie बघू dinner करू आणि मग घरी येऊ. रात्रीचा कोणता नऊ ते बाराचा सांगते का? तुला कोणता जमेल? movie नंतर dinner करायचा का? dinner का नंतर movie बघायची?

okay चालेल चालेल अं veg खायचं कि non veg खायचं? तिथ movies जवळ talkiz जवळ एक एक veg hotwl पण आहे आणि त्याच्याच थोड लांब जाऊन non veg hotel पण आहे तिथ खूप खूप भेटत. हो मग आपण sunday ला जाऊ कारण कि मी saturday ला मी नाही खात.

हो चालाल मग. आपण ला सहा ते नऊचा show पाहू आणि तिथून मग आपण non veg खाऊ. अं मी कमीत कमी तुला चार वाजता तरी घ्यायला येईल. मग आपण पुढ तिथ garden आहेना तिथ थोडस फिरू आणि मग movie पाहायला जाऊ तुला चालेल का तस?

हो चालेल आपण दिव्या, माही, नेहा ह्यांना पण घेऊन जाऊ अजून मज्जा येईल जास्ती पण राहिले तर फार मज्जा येते. हो आपण आहेना एक काम करू जे जे friend ला घ्यायचे आहे त्यांच्या त्यांचा एक वेगळा group बनवून घेऊ आणि तस आपण आपला plan ready करू. हो चालेल. आपला तो whats app group आहेना त्याच्यात तू msg टाकून देशील म्हणजे ज्याला ज्याला यायचं आहेना तो आपोप तिथ replay करून देईल. Okay चालेल. मी पहिले आपल्या अं group मध्ये टाकते ज्यांना ज्यांना यायचं आहे, ज्यांनी ज्यांनी हो सांगितल त्यांना त्यांना मी एक वेगळा group करून घेईल. Hi mam

अं तुम्ही Big Boss बघता का mam entertainment मध्ये तुम्ही काय काय बघता म्हणजे तुम्हाला कोणता show आवडतो जास्त? मला तर जास्त Big Boss आवडतो. हो बरोबर आहे. मला पण जास्त Big Boss आवडतो. आणि entertainment मध्ये बरेच show बघते.

त्यामुळे म्हणून त्यामुळे reality show बघायला मला खूप आवडतं. Big Boss बघायला पण मला खूप आवडतं Big Boss माझा favorite show आहे. त्यामध्ये शिव ठाकरे, निमरीत कौर MC Stan आणि तो हा ही ती काय नाव तिचं सुमभुल ती पण छान खेळते ती आता निमरीत तर final मध्ये गेली. तुम्ही पाहिलं का? अं हो मी बघितलं ते तिला ticket to finale भेटलं. त्यामुळे ती final मध्ये गेली. पण खूप लोकांचं असं म्हणणं आहे की Big Boss ने अं ती color चा face आहे म्हणून partiality केली आणि तिला अं ticket to finale दिलं. अं पण मला नाही वाटत तसं कारण की Big Boss व्हायच्या नंतर तीन चार task पण दिले की तुम्ही त्याच्यात ticket to finale मिळवू शकता पण तो त्यांना ते जमलं नाही कारण की त्यांच्यामध्ये ते अं म्हणजे अं power नव्हती तेवढी किंवा त्यांच्यामध्ये तेवढं त्यांची friendship नव्हती किंवा अं group नव्हता तसा त्यांचा त्यामुळे त्यांना ते ticket to finale नाही भेटलं आणि ते निमरीत जवळच राहिलं आणि अं आता मी बघितलंय की अं ते त्यांना time guess करायचा होता तर त्याच्यामध्ये सगळ्यात accurate